खुर्ची दिसत आहे खुर्चीवर एक प्रतिमा आहे.

मोठे मोठे झाडे आहेत गवत आहे.

नारंगी कलर ची फुले आहेत.

त्यामध्ये व्यायामाची विविध प्रकारची साधने ठेवलेली आहे.